तिथे भरपूर सामान ठेवलेलेय खुडच्या वगेरे दिसत आहे आणि लॅब त्या लॅब मध्ये काचेच्या बॉटला वगैरे भरपूर फॅन मधी वगेरे सामान दिसत आहे.

आणि लाइट वगेरे आहे वरती दोन ए.सी. फॅन वगेरे दिसत आहे नी माणस--

आणि बांबू वगैरे पडल्या माघे एक बिल्डिंग आहे बिल्डिंग ला पांढरा कलर आहे माघे पहाड सारख दिसत आहे झाड वगेरे दिसत आहे आणि वरती --